समोरील चित्रामध्ये एक रेस्टोरन्टस दिसतय आपल्याला--

तिथे एक फॅमिली जमा- तिथे एक फॅमिली जमली आहे आणि आपण सहसा लंच आणि डिनर करण्यासाठी आणि थोडासा फ्री भेटावं फ्री मनोरंजन व्हावं त्याच्यासाठी आपण रेस्टोरेंट ला जातो.

ते खूप जास्त लोकांचा स्वयंपाक बनवत आहेत त्याच्यानुसार असं वाटता वाटत आहे की लग्नाचा वगैरे असं ते स्वयंपाक करत आहे.

समोरील चित्रामध्ये एक गॅरेज शॉप दिसत आहे आणि एक व्यक्ति तिथे काम करणारा दिसत आहे आणि तिथे एक गा स्कार्पियो पण उभी आहे आणि तो व्यक्ति एक व्यक्ति तिथे गाडीत काहीतरी बघत --

आणि ते तो ते ते वस्तु तो पुसत असताना आपल्याला दिसत आहे.

समोरील चित्रा मध्ये कंट्रकशनच काम चालू असताना आपल्याला दिसत आहे आणि काही वरकर्स तिथे काम करत आहेत आणि काही बसलेले आहेत.

समोरील चित्रांमध्ये आपल्याला एक योगा क्लास दिसत आहे आणि तिथे काही लहान मुलं योगा करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचे सर त्यांना टीचिंग करत--

समोरील चित्रामध्ये काही महिला व्हाइट साड्या घालून उभ्या दिसत आहे आणि तिथे देवाची पेंटिंग केलेली दिसत आहे आणि ते त्यांना दिवे वगैरे लावत आहे आणि पूजा करत असताना आपल्याला दिसत आहे.

समोरील चित्रांमध्ये आपल्याला एक जिम दिसत आहे आणि त्या जिम मध्ये--

समोरील चित्रामध्ये देवस्थान दिसत आहे आणि त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ति ठेवलेल्या आहेत आणि एक ब्राम्हण त्यांची पूजा करत असताना दिसत आहेत.

औरंगाबाद मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे असे तिथे लिहिले आहे काही व्यक्ती तिथे फोटो काढताना दिसत आहे तर काही व्यक्ती इकडून तिकडून जाताना दिसत आहे.

समोरील चित्रामध्ये आपल्याला टोमॅटो दिसत आहे. काही ग्रीन कलर चे आहे तर काही जास्त रेड कलर ची दिसत आहे.

पेट्रोल भरण्यासाठी आणि सहसा फोर विलर स तिथे लावलेल्या दिसत असतांना दिसत आहे.

काही मोठी झाड दिसत आहे तर काही छोटे छोटे रोप दिसत आहे.